समोर एक निसर्ग पर्यटन केंद्र आहे.

ओहोटी आहे माती आहे सूर्याचे सूर्यबिंब दिसत आहे.

खाली व्हाईट कलर चा फूल आहे बस फुलच आहे दुसरं काही आहे नाही.

पांढऱ्या कलर ची भिंत आहे त्यामध्ये एक ब्लॅक कलर ची लोखंडी तार आहे.

खाकी कलर चा शेड आहे वरती खूप साऊथ च्या लँग्वेज मध्ये कन्नडा मध्ये लिहिलं --

समोर पाण्यातली झाडे आहेत.

उड्डाणपूल लोखंडानी बनलेल आहे खाली पाणी आहे पाणीचा कलर थोडासा गाळट --